ह्या तलावाच्या बाजूला एक रस्ता आहे या रस्त्यावरून लोक जात असताना दिसत आहे.

या टेकडीवर हिरवगार अशी झाडे वाढलेली आहे.

या ठिकाणी एक मुलगा खुर्ची वर बसलेला दिसत आहे.

या ठिकाणी एक कार्यालय दाखवले आहे.

या ठिकाणी एक उंच इमारत आहे.